हि गोष्ट वेगळी बहुसंख्या मुलं the हिंदु येवढ वृत्तपत्रच शीर्षक वाचुन वृत्तपत्र ठेऊन देत असली तरी काहि कष्टाळू मूळ मात्र dictionary घेऊन चार चार तास हिंदु वाचत असत यामुळे त्यांना खुप आत्मविश्वास च feel येत असे राय साहेब the हिंदु च्या अशाच कष्टाळू वाचका पैकी एक होते परंतु आज मात्र राय साहेब केवळ छायाचित्र पाहून च बातम्या च अंदाज लावत होते कारण संतोष समोर dictionary काढुन राय साहेबांना त्यांनी आता पर्यंत जमावलेल्या खेळाद्वारे संतोष च्या मनात कमावलेला आदर अजिबात कमी होऊ द्याच नव्हता पण काहि समजत नसताना एखादा माणुस कितीवेळ paper ची पान उलटत राहिलं काहीवेळातच paper खाली ठेवत राय साहेब म्हणाले चल बत्राला जाऊ तुझ्यासाठी room हि बघावी लागेल ना संतोष हि हातातलं cronical magzine table वर ठेवत म्हणाला हो चला room तर शोधावीच लागेल राय साहेबानी लागोलाग तोंडावर पाणी मारून fresh होत डोक्याला भृंगराज तेल लावलं shirt pant घातली आणि संतोष बरोबर बत्रा च दिशेनी निघाले संतोष नुकत्याच थोडा वेळा पूर्वी वाचलेल्या tonical magzine मधल्या काहि facts शी मनातल्या मनात उजळणी करत होता तो आता पहिल्यांदाच अशा मंडळींना भेटाला जात होता जिथं ज्ञान व्यक्त करण्याशिवाय तोंड उघडलं जायचं ते फक्त चहा पिण्यासाठी च संतोष पहिल्या दिवशी आपली उपस्तिथी

इंग्रजीतलं एक प्रसिद्ध वाक्य वाचाल होत first impression is the last impression आज त्याच्या त्याच impression च प्रश्न होता रस्त्यात राय साहेब लेरो वाया पासुन मुखर्जी नगर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूना असलेल्या प्रत्येक गल्लीतल्या घराच्या design आणि भाड्याच्या बाबतीत चर्चा करत होते संतोष हि आपल्या संभाव्य कुटीकडे लक्ष्य पुर्वक पाहत निघाला होता दोघं आता बैजु शुक्लच्या चहा च्या दुकान जवळ पोचले शुक्लाजी जवळपास चाळीस वर्षाचे असावे मूळ वाराणसी असलेल्या शुक्लाजींचं पुर्ण नावं बजरंग शुक्ला होत शुक्लाजी एकेकाळी नोएडातल्या एका private company त supervisor च काम करत पण ह्या महागाईच दिवसात साडे पाच हजार पगारात भागन कुठं शक्य होत बजरंग शुक्लाजी गणितात पक्के होते हिशोबाची त्यांना चांगलीच समज होती कुठल्या शा परीक्षित व्यक्ती नि त्यांना सांगितलं मुखर्जी नगर मध्ये जाऊन आपलं भाग्यं अजमावून तरी पहा इथं आता banking च्या परीक्षांची तयारी करणारी बऱ्या पैकी विद्यार्थी राहत होते शुक्लाजींनी इथे एका मित्रा च्या सहकार्याने बत्रा cinema च्या अगदी शेजारी महाराष्ट्र bank च्या वर

तेंव्हा कुठे त्यांना या बाजाराचं गणित लक्ष्यात आलं आणि त्यांनी coaching class बंद करून चहा च दुकान उघडलं आज ते महिन्याला कमीतकमी पंधरा हजार कमावत होते रोजच्या सारखीच आज हि शुक्लाजींच्या दुकानात विध्यार्थी ची गर्दी होती पाच पाच सात सात जणांचे समूह निरनिराळया जागी कोंडाळं करून ज्ञान च सुरुंग उडत उभे होते राय साहेब हि संतोष ला घेऊन तिथं उभे राहिले राय साहेबाना पाहताच रुस्तम सिंह दोन्ही हात उंचावत मोठ्यानं म्हणाला अरे कृपा बाबू या या कुठे गायब झाला होता दोन दिवस मैफल एकदम सुनीसुनी झाली होती अरे त्या lower bear च्या तयारीत जरा गुंतलो होतो राय साहेब दोन दिवसांच्या

असल्या किरकोळ परीक्षा हि द्यावं लागतात शिक्षका साठी हि form भरलाय बघु कधी होते ती ती परीक्षा राय साहेब खांदे उडवत म्हणाले अरे दोन cup चहा आण बे छोटू हा तुमच्या बरोबरच आलाय ना संतोष कडे पाहत रुस्तम म्हणाला हो हा संतोष माझा मित्र माझ्या बरोबरच आलाय राय साहेब म्हणाले कुठून अलाहाबाद हुन का? रुस्तम नि त्वरित विचारलं नाही हा बिहार च आहे बागलपूर चा राय साहेब उत्तर तोपर्यंत बैजू शुक्लाच्या दुकानात काम करणारा छोटू चहा घेऊन आला होता अबे जरा माचीस तर घेऊन या बेटा रुस्तम वरच्या खिश्यातुन cigarette काढत म्हणाला तेवढयात राय साहेब चहा च पहिला घोट घेत म्हणाले चहा एकदम पंचात लागतंय शुक्लाजीं च्या चहा ची quality घसरत चालली आता अलाहाबाद च्या चहा ची सर इथल्या कुठल्या चहा ला नाही रुस्तम भाई घ्या आता अलाहाबाद ची सर इथं कशी येणार राय साहेब अलाहापूर च्या ललन च्या दुकानातला चहा पिऊन बघा बस मजा आ जाता है आपलाच चेला आहे तो रुस्तम cigarette च दूर सोडत म्हणाला मुखर्जी नगरात अलाहाबाद चा सतत बोलबोला असायचा हिंदी माध्यमातून IAS ची तयारी करणारे सर्वात जास्त विद्यार्थी हे जणु अलाहाबाद विद्यापीठातून आले होते कि काय असच वाटायचं इथं दररोज संध्याकाळी जेंव्हा हे सगळे विद्यार्थी चहाच्या दुकानात, पान च्या टपरी वर, लेटीचोका च दुकानावर, जिलेबी च दुकानावर, केंव्हा चाट पकोडे च दुकानावर असायचे तेंव्हा आपल्या अलाहाबाद ला फार miss करायचे अगदी अमिताभ बच्चन पेक्षा हि काहिक पटीने अधिक आह छिधन च पान ओ हो मंटू ची जिलेबी, हाय नेताराम ची कचोरी, हाय रे पलटण चे पकोडे, साला ललन चा चहा ओ पिया मिलन चोऱहा अशे शब्द दर संध्याकाळी मुखर्जी नगर मध्ये अबीर गुलाला सारखी हवेत उधळी जात सोडून आलेल्या शहरा विषयी

या संतोष ला room होती काही जमवता आलं तर बघा राय साहेब म्हंटले अच्छा room बघतो लावतो काही पोरांना कामाला रुस्तम phone काढत म्हणाला राय साहेबानी संतोष कडे बघुन हसत त्याच नजरेनं च असं अभिनंदन केलं कि जणू त्याला room मिळणं आता पक्कं च झालं होत hello बल्लू हा बेटा तुमच्या तिकडे गांधी विहार मध्ये एखादी room रिकामी आहे का? एकदम त्या मुलाचा पालक असल्याच्या अविर्भावात रुस्तम नि विचारलं तिकडून काहीसा अस्पष्ट आवाज आला ठीक आहे सगळ्या पोरांना सांगून ठेव कि रुस्तम भय्या नि room बघाला सांगितलीये एक आपलाच चेला आहे बिहार चा त्याच्यासाठी पाहिजे पुन्हा त्याच पालकत्व च tone मध्ये बोलत

उद्या भेटुच पुन्हा असं म्हणत रुस्तम bike start करून निघुन गेला इकडं संतोष हाच विचार करत होता कि उभ्या उभ्या रुस्तम ला त्यानं गुरु म्हणून स्वीकारण्या आधीच त्याचा तो चेला कसा झाला होता त्याला राय साहेबांना विचारावं वाटलं पण चेला होणंच आपल्या नशिबात आहे असं समजून तो गप बसला त्याच्या मनात हा हि विचार चालू होता कि चला चांगलं झालं आज तरी अभ्यासा वर वैगेरे काही चर्चा झाली नाही अन्यथा काही चुकीचं बोलून गेलो असतो तरी चेला म्हणून घेणंच नशिबी आलं असत कुठली हि फाज़िती न होता चेला बनलो

विद्यापीठातले शिक्षण पुर्ण झाल्यावर IAS च्या तयारी साठी दिल्ली ला आला होता रुस्तुम सिंह च्या स्वभावातच नेतागिरी होती मोठमोठ्या गप्पा करण्यात दोन चार मरतुकड्या पोरांना घेऊन फिरण्यात त्याला भारी प्रतिष्ठा वाटायची रुस्तुम सिंह च सामाजिक वर्तुळ हि बरच मोठं होत अर्थात कर्ज घेऊन मज्जा मस्ती करण हि ह्या मगच कारण होत त्याचे काही मित्र चांगल्या पदा वर होते त्यांच्या घरच्या प्रत्येक संकटात व आनंदात सहभागी होऊन रुस्तुम न एक काम चालवू समाज सेवक म्हणून ऐच्छिक पद प्राप्त केलं होत एकंदरीतच रुस्तुम सिंह अलाहाबादी मटारी परंपरेचा दिल्लीतला प्रभारी या स्वरूपात कार्यरत होता चेले तयार करण्यात तर हा फिरोझ शहा तुंबलक चा साडू बंधू शोभला असता चेले तयार करण आणि चेल्या कडून काम करून घेणं हे एखाद्यानं याच्या कडून च शिकावं रुस्तम एकतर समोर च्याला स्वतःचा चेला बनवायचा केंव्हा नुसतं ज्यांच्या समोर जायला हि त्याची फाटायची त्याला गुरु मानायचं पण आपल्या बरोबरीचं नातं मात्र तो कोणासोबत हि ठेवायच नाही इतर असंख्य विद्यार्था प्रमाणे हा हि IAS होऊन आभाळाला स्पर्श करण्यासाठी दिल्ली ला आला होता पण juniors आपल्या चरण ना आदर पूर्वक स्पर्श करतात यातच आता तो संतुष्ट होता राय साहेब आणि संतोष दोघही room वर परतले रुस्तम न room मिळवून देण्यासाठी सांगितलेलं होतच सकाळी उठताच राय साहेबानी सगळ्यात आधी रुस्तुम सिंह ला phone केला phone switch off येत होता दोन तीन तास झाले दुपार झाली तरी phone काही लागेना बराच वेळ झाला रुस्तुम भाईंचा phone लागत नाही आहे चल आपण च जाऊया property dealer कडे तोच देईल room मिळवुन room लवकर मिळाली तर अभ्यासाला हि लवकर सुरवात करता येईल राय साहेब बत्रा ला जाण्यासाठी तयार होत म्हणाले खरतर राय साहेबाना ह्या सगळ्या पासून लवकरात लवकर सुटका हवी होती किती तरी महिन्या नंतर त्यांचा room partner नुकताच घरी गेला होता या एकांताचा पुरेपूर फायदा करून घेणं राय साहेब खासगी आयुष्य चा आनंद घेऊ इच्छित होते partner घरी जायला निघाला त्या दिवशीच एका मित्रा कडून त्यानी laptop आणि काही निळ्या पिवळ्या CD आणल्या होत्या परंतु संतोष ठाण मांडून बसल्यानं सगळीच गडबड झाली होती लवकर room मिळाली नसती तर साहजिक च संतोष त्याच्या room वर च राहिला असता पुर्ण दिल्लीत त्यानाच तर ओळखतात होता तो राय साहेब बेचेन होऊन सगळ्या films मनातल्या मनातच पाहत होते तेही hero heroine ची नावंहि जाणुन न घेता साले ह्या property dealers च काही विचारूच नका कसले पैसे घेतात कोणास ठाऊक फक्त room च पत्ता सांगतात आणि पणास टक्के भाडं खाऊन टाकतात बत्रा ला जाताच राय साहेब किरकिरत म्हणाले

या इथंच अगरवाल मिठाई वालाच्या मागच्या गल्लीत राहतो त्याला हि घेऊ बरोबर जरा बरं जाईल room शोधण्यासाठी राय साहेब म्हणाले हो चला संतोष म्हणाला दोघ मुखर्जी नगर मधल्या घर number पाचशे सत्तर चा जिना चडून दुसऱ्या मजल्या वर पोचले दरवाजा अर्धवट उघडा होता दरवाजा उघडून पाहिलं आत towel गुंडालेलं मनोहर छातीवर कसला असा चिकट पांढरा पदार्थ लावून जैन साधून प्रमाणे केस उपटत होता त्याच्या चेहऱ्यावर face pack लाव लेला होता आणि केसांना काली मेथी अरे काय करतोयस मनोहर मित्रा राय साहेबानी आत शिरताच विचारलं

हां hello sir, काय करता sir तुम्ही? तब्बेत कशी आहे तुमची? बाकी काय नाही sir गुडघे दुखायला लागले माझे राव! आह तेव्हापासून लय दुखत आहे माझा हात, पाय.

तर त्याच्यानी काय वाटतंय का तुम्हांला? काय होणार का नवीन? मला असं वाटतं की मग मला एकदम normal आजार आहे, असं वाटायला लागलं आता मग मला आणि डोळ्याला मी चष्मा लावला होता. काय मरतो गिरतो काय? लयच गलत गलत काय बी. नवीन नवीन गावात काय काम धंदे नाही, काय नाही. Medical वर जातो आणि medical वर सांगतो, की मला असं असं त्रास होतोय ते गोळी आणून मी खातो आणि आराम करतो. अन तुम्हांला जरासं चांगलं लागलं तर तुम्ही काय करा running करा. आणि योगा करा. का त्याच्याने गुडघे वगैरे काय दुखतंय कांही असं? ते माझं ना friend ना राव आणि त्याच्यात आम्हाला काय आजारला अं ताकद भेटणार आम्हांला? अच्छा! sir, मला समजलं sir ते तुम्ही जे सांगाय लागलंय मला. हो हो. sir. मी करतो sir. तर मग? त्या वेळी आपल्या बाजूला कोण येईल, कोण आपल्याला मदत, त्या गावातले कुत्रे सुद्धा येणार नाही, जिथे घटकाभर राहण्यात त्यानी मुश्किल होईल, कदाचित सबंध गाव आपल्याला चोपून काढील, छे छे! हा धोका पत्करून चालणार नाही, कसा सगळा बिंबववाद असला तर जपावे, अक्षरशः असा गोंधळ उडाला आणि इकडे दारावर एकसारखे धक्के बसू लागले मग मास्तरला विचार करायला फारसा वेळ मिळालाच नाही, घाबऱ्या घाबऱ्या आवाजात तो म्हणाला, मागचं दार आहे का? जातो आताच, तर बरयं, अन्शीने मान हलवून की या घराला मागचं दार नाही आणि बाहेर पडायला दुसरी वाटच नाही

तेंव्हा मास्तरला आणखी काही युक्ती शोधायला अवसरचं सापडला नाही, त्याने घाईघाईने काठीवरचे लुगडे खाली ओढले आणि अंगाभोवती गुंडाळले मग त्याच्याशी बसुन त्याला एक पाय आडवा पसरला, दुसरा गुडघ्यात मुडपला वाडग्यातले जोंधळी सुपात ओतले मग मुठभर जात्यात टाकून त्यानी घाईघाईने जाते फिरवले, घरं - घरं - घरं असा आवाज छान ऐकू येवू लागला, तिकडे अन्शीने दार उघडले, तशी म्हातारी घरात , आल्या- आल्या खेकसून म्हणाली अगं, ही काय येळ जेवाय-खायची अन्शे? समद्या गावची एक झोपं झाली तरी तुझी अजून खातखात चाललयं का? मान खाली घालून अन्शी म्हणाली, आज जरा येळ झाल, बसा की मग दोघेही ओसरीच्या कडेला बसल्या, म्हातारी खांबाच्या तळखड्याला टेकून आरामशीर बसली, नाकात तपकीर कोंबत राहिली, अन्शी एकदा म्हातारीकडे एकदा कोपऱ्यातल्या जातीकडे बघू लागली, तिचा चेहरा ओढलेला आहे हे स्पष्ट दिसू लागले दोघेही थोड्यावेळ गप्पं राहिल्या, नुसता जात्याचाच आवाज ऐकू येवू लागला. थोड्या वेळाने अन्शी म्हणाली, काय गं म्हातारी खोकत-खोकत म्हणाली, अगं झोपचं येईना मला म्हणलं तू बी एकलीचं असशील, बसावं घटकाभरं बोलतं, तुला बी सोबत होईल. एकली का बरं? शिवा आहेचं की, अरे ते पोरं गं, त्याची कसली आलीये सोबत, कुणास कोणी काही बोलले नाही

बसलेल्या बाईकडे निरखून पाहिले, डोळे मिचमिच करीत पाहिले, ही कुठली बाई आणलीस गं? जाती ओढता-ओढता मास्तर डोळ्याच्या कोपऱ्यामधून मधून-मधून बघत होता ही पिडा केव्हा एकदा जाते त्याची वाट पाहत होता, त्याचे कारण होते, म्हातारीचा प्रश्न ऐकल्यावर त्याला दरदरुन घाम सुटला, आत्ता ही थेरडी आपल्याला काही न विचारुन माझी मिळवली तर अनुसूया मोठी हुशार दिसली, चटदिशी ती म्हणाली, हाय वस्तीवरील तिकडच्या, ती कशी काय आणली? गरीब हाय बिचारी पुन्हा मुकी हाय म्हणून म्या सांगितले की पिठं दळून दे माझं, काहीतरी देईन तुला बाई मुकी हाय म्हणून सांगून तिने मोठा धूर्तपणा दाखवला असं मास्तरला वाटलं, त्याचा जीव खाली पडला, आणि तेवढ्यात म्हातारी कडाडली कायं गरीबाला पेटवायचं गं, अग दळायला तरी येतयं का तिला, बघ नीटं नवीन हाय, सवय नाही, काय नवीन हाय? शेणं सारवल्यासारखा हात फिरवते नुसता, कसा गरा-गरा-गरा हात फिरला हे ऐकल्यावर गरा-गरा जातं बारीक, पांढरे शुभ्र पिठं चहुबाजूंनी बाहेर पसरु लागले, मग म्हातारी खूष झाली, बोलली, हं, असं असा हात राहिला पाहिजे अन्शी म्हणाली, नाही तशी बाई हाय कामाची पण हरकत नाही, का राखू तिला एकदा मी? नको-नको असं म्हणून उठू लागलेल्या म्हातारीला त्याने मोठ्या शिकस्तीने खाली बसवले, दुसऱ्याच काही गोष्टी काढून गुंतवली म्हातारीने मग कस्तुरीचा आणखी एक आवडला, गालावर हाताचा ठेवून ती बसून राहिली पुन्हा काहीतरी बडबडू लागली, अन्शीच्या मांडीला चिमटा काढून म्हणाली, अगं, तुला कळलं का गं अन्शे? काय? सरीची गंमत, का? काय झालं? अगं, नवरा समजून भलत्याच्याच मागं गेली कोसभर, अन् मागनं पळत-पळत आली माघारी घरी तशीच आहे पहिल्यापासून, व्हयं -व्हयं, मागं एकदा असचं झालं असं म्हणून म्हातारी सरुची आणखी कुठलीतरी हकिकत सांगू लागली, अंशी हे ऐकू लागली, जातं आपली फिरवत राहिल, थोड्या वेळाने सरुची गोष्ट संपली पण यमुची कुठलीतरी गोष्ट म्हातारीला आठवली ती संपल्यावर गोदूची गंमत झाली, गावातल्या सगळ्या बायका, त्यांच्या सासवा-सूना ह्यांच्या बारा भानगडी निघाल्या, गप्पा फारचं रंगल्या, म्हातारीही रंगून गेली आणि हळू-हळू अनुसूया ही त्यात गुंतून गेली की ही काय गोष्ट संपणार? आणि बोलणे लवकर संपलच नाही, म्हातारी एकसारखी बोलतचं राहिली, तासामागून तास गेले, निम्मी रात्र उलटून गेली, पण म्हातारीच्या गप्पा संपल्या नाहीत, घटकाभर ती तपकिर ओढत बसून राहिली जात्याचा आवाज हळू-हळू येत आहे त्याची तिला एकदम जाणीव होईल, कान टवकारुन प्रेमाने, बघ, अन्शे कशी दळतीयं बघ, येळ आल्यावर, तरी तुला मी सांगत होते, त्याबरोबर जात्याचा आवाज मग म्हातारी समाधानानं मान हलवीत आणि पुढची गोष्ट सांगू लागली, पुन्हा गप्पा रंगल्या, अशी पहाट झाली

तसचं चिवट म्हातारीचे बोलणे संपता संपेना, अखेर शेवटी पहाट होऊन फट-फटायची वेळ झाली, चांदण्या लागली, गारं वारे वाहू लागले, तिकडे वाडग्यातली पायलीभरं जोंधळीही सगळी संपली त्याचवेळी म्हातारी उठली, दोन्ही हातानी भुईला रेटा देऊन उठली, जाते गं बया अन्शी, लै उशीर झाला, पडते घटकाभर जरा, असे म्हणून ती तरातरा निघून गेली, मास्तरने मोठा सुस्कारा सोडला मग अनुसूया उठली, मास्तर जवळ येऊन हळूच बोलली गेली थेरडी, उठा आता जातीवरून पण मास्तरची हाडं इतकी बेदम दुखत होती की मनात येऊनही त्याला उठता येईना, धडपड- धडपड करीत आठ ठिकाणी वाकडा होत तो कसा-बसा उठून उभा राहिला, त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, यांत्रिकपणे तो एक-एक पाऊल टाकीत दरवाजाकडे निघाला, तो निघाला हे पाहून अन्शीने विचारले, का? निघालात? बसा की जरा, नको, मी आधी घराकडं जातो चा-बी? नको, आता उजाडलं, उगीच कुणी बघीतलं म्हंजे, मास्तर एवढचं बोलला, कसं-बसं बोलला आणि मुकाट्याने मान खाली घालून दाराबाहेर पडला. अवघड जागी दुखणं झालेला माणूस जसा वाकडं चालतो तसा वाकडा चालतं गेला त्यावर दहा-पंधरा दिवस गेले, पहिले चार-आठ दिवस मास्तर अंथरुणावरचं होता, मग तो कुणाशी एक अक्ष्ररही बोलला नाही, मुकाट्याने शाळेत आला आणि गेला, पुन्हा त्याने शिवाची चौकशी केली नाही, एकदाही जवळ बोलवून त्याला काही विचारले नाही, आठ-दहा दिवसांनी शिवाच एकदा टेपला जवळ आला, हळूच म्हणाला, अस्सं शिवाला बघीतल्यावर मास्तरनी कपाळाला आठ्या घातल्या, रुक्ष आवाजात म्हणाला, काय रे बाप फिरतीवर गेलाय? मास्तरनी हे नीट ऐकले, पण तरीही त्याच्या तोंडावर कसलाही हेवा उमटला नाही, बरं, मग? आई म्हणती की आज रातच्याला हे ऐकल्यावर मात्र सगळं समजून चुकलेल्या मास्तरचा तोल गेला, त्याच्या चेहरा शरमेने, रागाने लालबुंद झाला, शिवाच्या पाठीत ठपकन धपाटा घालून तो संतापाने म्हणाला

मानवी जीवनासाठी निसर्ग हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे, परंतु आजकाल मानवाने नवनवीन क्षेत्रात विकास करत असतानाच निसर्गाला हानी पोहचवण्याचे काम केले आहे.

गोष्ट आहे. आपण श्वास घेत असलेली हवा असो, आपण शेती करत असलेली जमीन असो, आपण जे पाणी पितो किंवा आपण जे अन्न खातो ते सर्व निसर्गाकडून आलेले असते. निसर्गाशिवाय सजीवांचे अस्तित्व नाही. निसर्ग हे नैसर्गिक, भौतिक, जग आहे. आपला ग्रह निसर्गाने समृद्ध आहे. सर्व नैसर्गिक गोष्टी निसर्गाला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवतात. त्यात वाहत्या नद्या, सुंदर दऱ्या, उंच पर्वत, गाणारे पक्षी, महासागर, निळे आकाश, वेगवेगळे ऋतू, पाऊस, सुंदर चांदणे इत्यादी निसर्ग सौंदर्य अतुलनीय आहे. निसर्गाचे महत्त्व. निसर्ग मानवाच्या खूप आधीपासून अस्तित्वात आहे आणि तेव्हापासून त्याने मानवजातीची काळजी घेतली आहे आणि त्याचे कायमचे पोषण केले आहे. दुस-या शब्दात सांगायचे तर, ते आम्हाला एक संरक्षणात्मक स्तर प्रदान करते जे आम्हाला सर्व प्रकारच्या हानीपासून वाचवते. निसर्गाशिवाय मानवजातीचे अस्तित्व अशक्य आहे आणि मानवान ते समजून घेणे आवश्यक आहे. जर निसर्गात आपले रक्षण करण्याची क्षमता असेल तर ती संपूर्ण मानवजातीचा नाश करण्यास सक्षम आहे. संपूर्ण मानवजातीचा नाश करण्यास निसर्गाचे प्रत्येक रूप, उदाहरणार्थ, वनस्पती, प्राणी, नद्या, पर्वत, चंद्र आणि बरेच काही आपल्यासाठी समान महत्त्व आहे. निसर्ग आपल्याला जे देतो ते आपण निरोगी खाण्यापिण्याने आपली निरोगी जीवनशैली पूर्ण

पुढे, आपण श्वास घेत असलेली हवा आणि विविध कारणांसाठी वाप~ वापरत असलेली लाकूड ही केवळ निसर्गाची देणगी आहे. परंतु, तांत्रिक प्रगतीमुळे लोक निसर्गाकडे लक्ष देत नाहीत. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि समतोल राखण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. ज्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक minute एक प्रसन्न अनुभव देतो. निसर्ग आपल्या मेंदूची क्रियाशीलता वाढवतो आणि आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यास आणि अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करतो.

उदाहरणार्थ, आपण घरे, रस्ते आणि railway track बनवण्यासाठी झाडे तोडत आहोत. आम्ही वाहतुकीच्या वाहनांसाठी खनिजे आणि जीवाश्म इंधनांच्या खाणी वापरत आहोत. आम्ही शेती आणि इतर कामांसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहोत. आपल्या सोईमुळे निसर्गाचा -हास झाला आहे. आपल्या जंगलतोड,

निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी, पुढील नुकसान टाळण्यासाठी आपण त्वरित कठोर पावले उचलली पाहिजेत. सर्व स्तरांवर जंगलतोड रोखणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. झाडे तोडण्याचे विविध क्षेत्रात गंभीर परिणाम होतात. यामुळे मातीची धूप सहज होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात पावसात घट होऊ शकते. मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होत आहे, हेच प्रदूषित पाणी सर्व कारखान्यांतून येत आहे. अशा उद्योगांना तत्काळ प्रतिबंधित केले पाहिजे कारण त्यामुळे पाण्याची खूप कमतरता भासते. Automobile AC आणि ozone चा अतिवापर केल्याने भरपूर chlorofluorocarbons उत्सर्जित होतात ज्यामुळे ozone चा थर कमी होतो. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण सुद्धा होत आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य असेल तर वाहनाचा वैयक्तिक वापर टाळला पाहिजे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे.

पाणी वाचवणे हा देखील निसर्ग संवर्धनाचा एक मार्ग आहे. rainwater harvesting पद्धतीचा अवलंब करून आपण पावसाचे पाणी वाचवू शकतो. आपण सौरऊर्जा आणि पवन ऊर्जा यासारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर आणि प्रचार केला पा~ पाहिजे.

करण्यायोग्य पिशव्या वापरणे हे सुद्धा आहे. निसर्ग आहे म्हणून आपण आहे, निसर्ग नसेल तर आपण अजिबात नसू. निसर्गाने दिलेले वरदान पृथ्वीवरील जीवनाच्या कार्यासाठी आवश्यक आहे. मानवजातीच्या